या चित्राना मध्ये आपल्याला झाड दिसत आहे झाड दिसताना त्याच्या समोर आपल्याल इथे लाकडाच त्यानी कंपाउंड केलेले दिसत आहे त्या कपाऊड वर मोर उभा आहे.

आपल्याला पूर्ण रिकाम्या अशा सीट त्यांनी दाखवलेल्या---

हे छायाचित्रण एका हॉटेल मधल असून या हॉटेल मध्ये आपल्याला बिर्याणी खाल्लेले अर्धवट खाऊन गेलेले आपल्याला दिसत आहेत प्लेटा मध्ये अर्धे अर्धे बिर्याणी यांनी ठेवलेली आहे प्लेट पूर्ण साफ आहे टिशू आहे चमचा आहे.

सगळे मस्त असे पॅंट शर्ट टॉप आपल्याला इथे लावलेले दिसत आहे.

माणूस आपल्याला तिथे उभा दिसत आहे विविध प्रकारचे मासे त्यांनी तिथे थाऊन बसवलेले आहे वजनाच माप तिथे ठेव--

हे छायाचित्र मासोळी बाजारातलं असून इथे विविध प्रकारचे मासे आपल्याला तिथे दिसत आहे.

मीत्रांनो आपल्याला कटींग शॉप असून इथे दोन आरसे आपल्याला दिसत आहे एक व्यक्ति त्या माणसाचा फोटो घेताना आपल्याला आरशातून दिसत आहे जारची बॉटल आहे तीन खुडच्या आहे.

या छाया चित्रा मध्ये आपल्याला फुलांची विक्रेती व मार्केट दिसत आहे है विविध प्रकार चे फूल आहेत सूर्य फूल गुलाबाचे फूल झेंडूचे फूल--

हे छायाचित्र सुद्धा फूल मार्केट च आहे इथे सगळे विविद्ध प्रकार चे फूल आपल्याला दिसत आहे.

हे छायाचित्रण बस स्टँडच असून बस स्टँडवरचा आपल्याला ओ बस आपल्याला दिसत आहे तिथे तीन व्यक्ती आपल्याला दिसत आहेत या पहिल्या बसच्यावरती तिथे बॅगा आहेत ठेवलेल्या.